इथं ग भा जगनभाई नारायणगा--

द्यार्थ्यांना सिकवत आहे इथं दोन गुलाबी रंगाची बॉटल दिसत आहे.

हा ट्रॅक्टर रिपेरिंग करिता आलेलं आहे.

आणि इथे मोठी-मोठी पहाड दिसतं आहे.

मातेश्वरी जगदंबाची पण फोटो आहे इथं पांढऱ्या रंगाचं कापडं बिछवल आहे.

दिसत आहेत इथे केळी दिसत आहे.

मला इथं एक कपड्याचे दुकान दिसत आहे.

समोर खूप सारे झाडे दिसतं आहेत.

इथं खूप चांगला डेकोरेट केलेलं एक स्टेज दिसतं आहे. इथं खूप चांगले--

ते आम्हाला दाताच्या दवाखाना पण दिसत आहे.

इथं नवरदेव नवरी करीता सोफा आहे.

इथे खूप सारे झाडे दिसत आहेत.